नदीत कपडे धुण्यासाठी मोठे मोठे दगड फरशा फरशा यत. फरशा ठेवलेल्या यत एका बाजूला बकेट देखील आहेत नदीत फार पाणीये फोटो ब्लॅक अँड व्हाईट फोटो य त्याच्यामुळे फारस एवढ काही त्याच्यात कळत नाही कि काय काय आहे.

या बुक स्टोअर च नाव विजय पुस्तक भंडारा भंडार अस हाये हम्म--

ग्राउंडच्या आजूबाजूला मोठे झाड देखील लावलेले आहेत त्यांनी.

या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे आणि एक काकडी एका बाजूला काकडी आहे हम फ्लावरवर चा गठ्ठा आहेत कोबी आहे.

या ठिकाणी आपल्याला एका वर्गातला फोटो दिसतोय हा समोरच--

या चित्रात आपल्याला एका ऑफिस चा फोटो दिसतोय.

या ठिकाणी आपल्याला एका किल्ल्याचा फोटो दिसून येत आहे या किल्ल्याच्या आजूबाजूला अ खूप सारे झाडे आहेत.

येथे लाईट चे पोल देखील लावलेले आहेत.